आण बाजूला काही घर दिसत आहेत.

आणि काही लाइटस दिसत आहेत.

आणि या हॉल मध्ये एक उभा राहिलेली बाई दिसत आहे मॅडम दिसत आहे.

आणि मला इथ मोठी मोठी झाड दिसत आहेत.

इथे मला एक पंजाब नॅशनल बँक दिसत आहे.

आणि आजूबाजूला तिथे काही पत्राच शेड आहे पत्र्याच्या शेडच्या समोर.

इथे मला एक रोड दिसत आहे.

आणि काही माणस हात मिळवताना दिसत आहेत.

इथे मला एक रोड दिसत आहे.

आण पाण्याची बॉटल आहे आणि तो पाणी पिताना दिसत आहे.

आणि खाली आजूबाजूला काही सामान ठेवलेले दिसत आहे.

खाली काही बाया बसलेल्या दिसत आहेत ज्या काही खाली पूजा करत आहेत.

या मोठ्या दगडांमध्ये खाली मध्ये उभा राहिलेली दोन माणस दिसत आहे.

आणि काही व्हील्स दिसत आहे आणि समोर लाइटस वगेरे दिसत आहेत.

काच लावलेला दरवाजा काचाचे दरवाजे दिसत आहे.

आणि त्याच्या समोरवरती मला काही बिल्डिंग दिसत आहे पांढऱ्या कलर चा कलर लावलेली--

नारळाची झाड दिसत आहेत काही मोठी झाड दिसत आहे.

इथे मला काही माणस उभा राहताना दिसत आहेत.

इथे मला एक शेत दिसत आहे वावर.

आणि समोर मेणबत्त्या लावताना दिसत आहेत पांढऱ्या कलर च्या मेणबत्त्या दिसत आहेत.

आणि त्या घरांच्या मध्ये मला काही बाहेर लहानशी खिडकी दिसत आहे.

आणि त्याच्यामागे एक मोठ झाड दिसत आहे.

आणि समोर झाड दिसत आहे लावलेल.

आणि काही समोर पाइप वगेरे फरशीच्या वरती ठेवलेले बारीक काही दिसत आहे.

त्या प्लॅस्टिकच्या बॉक्समध्ये लहान लहान बारीक प्लॅस्टिकच्या पिशव्या वेगेरे त्याच्यामद्धे काही पॉकेट वेगेरे समोर ठेवलेल्या त्या बॉक्स मध्ये दिसत आहे.

आणि वरती काही मोठी झाडे दिसत आहेत.

काही लहान बॉटलस ठेवलेले दिसत आहे.

इथे मला एक समोर मोठं एक काही दिसत आहे.